आता कोणता movie बघितला अजुन? सगळे बघितलेना. तो आता जेव्हढे पण marvel चे आले ते सगळे बघितले तु latest म्हणते का जुने? नाही नाही द कोणते पण latest पण आणि जुने पण. तुमचा आसा favoriet कोणी कोणता movie असेल. तर त्याच्या बद्दल काही सांगा मला. हम्म नाही आसं काही म्हणजे आता latest movie मध्ये मी कोणता बघितला यार आठवत नाही मला. मी series बघतो आहे आता. एक hollywood ची series आहे. हो का कोणती नाव काय?

आरे हो हो मी पण आगोदर बघितली ती छान आहे. lock family बद्दल.

वगैरा ती ते कसं कसं use करता. हो ना मस्त आहे ती. पण आपल्या India मध्ये ते काही नाहीए आपल्या इथंं lockers नसतंं. हो lockers नसतात आपल्या India मध्ये. होना कुठे ही जाऊ आपल्या फक्त कड्या आहे. कडी लावली की झालं.

हो तेच ना.

होना त्याची काही तरी key असते. तीन तीन तीन्ही season बघितले का? नाही माझ आता third season चालू होईल. आता second season just संपत आला आहे.

हम्म नाही आजुन त्यांनी आता ती memory key बनवली आहेना त्यांना आठवत नाही. हो हो हो second season मध्ये dog अ ते gate साठी. हो मी पण विचार केला होता आपल्या कडे पण पाहिजे पण काही कामात नाही येणार ते आपल्याला. नाही नाही India मध्ये आन काही use नाहीए त्याचा. होना तेचना पण एक ते हत्यार सारखे आहे ते keys हो हो हो त्यांला स्वतः म्हणजे दुसरं हून कसं सुरक्षित ठेवा ती doge असती तीच्या वन कसा ठेवा त्याच्यासाठी बनवली आहे त्यांनी. हो हे hollywood चेच सगळे चांगले आहे. आता कधी bollywood च म्हटलं तर bollywood च एवढ काही खास वाटत नाहीए मला. हो हो bollywood तर फल्तुच आहे काही पण storyline काही पण असतं त्याच्यामध्ये. पहील्या ज्या bollywood movies चांगल्या होत्या. bollywood movie मध्ये आगोदरचे खुप भारी गाणे वगैरे म्हणजे काय story सगळ सगळ खुप छान होतं असायचं.

माझा all time favorite तर सांगु शकत नाही पण मी. आसं म्हटलंं ना मला असं crime आणि थोड thriller वाले movies जास्त आवडतात कारण की त्याच्या वर

the hard नाही बघितली मी. बाकी romantic कधी म्हटलंना movies मध्ये तर romantic movies मध्ये काय आहे सोबत कोणी राहत नाहीना तर काही पहायला मजा नाहिए romantic movies हो बरोबर आहे बरोबर आहे.

हो मी तर बघितली सगळी बघुन झाली. हो enjoy कर.

होना आता ती बघीतली.

आच्छा नाही बघितली नाही मी बघतो आता मी मला वेळ मीळाला की. आता कसं आहे माझ exam सुरु आहे तर मी अभ्यासला लागलेलो आहे. हो हो बरोबर. हो आता आभ्यास पण करणार आहेस महत्व आहेना. हो आता exam असेल तुमची पण. हो तेचना.

हो माझ पण exam आहे next month आता सध्या तर काही नाही free चं आहे मी. हो जेव्हढा time आहे थोडा फार free तेव्हढ बघुन घे movies तुला time भेटत असेल तर.

हो बघ आणि enjoy कर मस्त. हो चालेल चालेल तुम्ही पण करा enjoy

हो ठिक आहे. हो ठि आहे काय बोललीस तु? हो bye bye bye किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्यातील सह्यांद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्र सपाटीपासून सुमारे आठशे वीस meter उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्यांची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी राज्यांनी रायगडचे स्थान आणि महत्व पाहून सोळावे शतक सोळाव्या शतकात ह्याला आपली राजधानी बनवली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड काबीज केल्यानंतर लुटून त्यांचा नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे सौरक्षित स्मारक आहे. प्राचीन नाव रायरी हे आ होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील अं असे म्हणतात ठाने जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्ग पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडा गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता. तेव्हा त्यास रासाविटा व तानस अशी दोन नावे होती.

मोर्यांच्या प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला. तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला.

मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूराकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडची माता आता राजधानी बनवन्याच सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटन्याचा प्रदेशा प्रदेशातले ते आधीच अवघड ठिकाण आहे. सई हे ठिकान जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्ल्याचे पूर्वचे नाव जम्बो दीप असे होते. राजा दुर्ग स्वराला पंधरा विविध नावांनी संबोधले जा गेले आहे राजगड, रायरी, इस्लामगड, नंदा दीप, जाम्बर दीप, तनस राशी, वटा, बेदूनूर, रायगिरी, राजगिरी, बिवगडी रेड्डी, शिव लंका, राहेरी आणि पूर्वीकडील झीब्राटल तर देवगिरीच्याहून दशगुनी दीड गाव उंच प्रशस्त जागा पूर पर्जन्यकाळी कडावरचे गावात उगवत नाही. उभ्या कडावर पाखरू उतरवायास जागा नाही, हे बघून महाराज खुशीत म्हणाले जागा हीच गड करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरती राजधानी बसवन्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी

हिरकनी बुरुजचा बुरुज, उत्तरेकडील टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आनि मध्य भागी असलेला महाराजांचा पुतळा हे आकर्षन आहे. शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. यांची आठवण देनारे गड स्वामींनी श्री शिरकाई मंदिर गडावर आहे लोकमान्य टिळका टिळका

सलागून डावीकडे होई. माळावर होते ते तेथे मूळ देवळाचे चबुतरा असून अं अजूनही आहे british काळापासून तेथे श्री शिर्काईच घरटा हा नाव फळत होता. शिव राज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे. महाराष्टाच्या नव्हे, तर भारताच्या इतिहासात एक लक्षनीय घटना आहे. एकोण एकोणवीस मे सोळाशे सत्रा चौर्यात्तर रोजी राज्याभिषेकाचा विधी पूर्व महाराजांनी प्रताप गडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तींन मन तीन मन सोन्याचे म्हनजेच छप्पन हजार किमतीचे छत्र देवीला अर्पन केले. गडावरील

ललित पंचमी अश्विन शुद्ध पाच आनंद सौंत्सर शके पंधराशे शहाण्णव या दिवशी तांत्रिक पद्धतीनी राज्यांनी स्वतःला आनखी एक राज्याभिषेक करून घेतला. ह्या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे, हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी यांच्या हस्ते पार पडला. शिवाजी महाराजांनी उतरवयेस जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत असे. म्हनून महाराजांनी त्यांच्यासाठी पाच जवळ वाडा बांधून दिला. तोच हा माँ साहेब साहेबांचा राहाता वाडा वाड्याची व्यथा व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांचीही व्यव व्यवस्था ही महाराजांनी केली होती. पायऱ्यांची एक उत्तम विहीर तेश जिजाबाईंना बसण्यासाठी केलेली दगडी आसन बघन्यासारखे आहे. या टप्प्याची ची विहीर असेही म्हणतात. गड चढून चढू लागले, म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते. तोच हा सुप्रसिद्ध खुग खुग खुगलढा बुरुज बुरुजा शेजारी एक दरवाजा होता. त्यास चित्त दरवाजा म्हनत पन हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्थ आहे. या दरवाज्यास नाने दरवाजा असेही म्हनतात. नाना दरवाजा याचा अर्थ लहान दरवाजा इसवीसन सोळाशे चौऱ्यात्तरच्या मे महिन्याच्या राज्याभिषेकाच्या निमित्त्याने इंग्रजांचा वकील HenryOxenden याच दरवाज्याने आला होता. ह्या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकर्यांसाठी दोन लाहान खोल्या आहेत. त्यास देवडा म्हनतात. दरवाज्यास अडसर घालन्यासाठी खोमनी दिसतात चित्त दरवाज्याने गेल्यावर अं नागमोडी वळन गेले गेलेले गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पड्याच्या इमारती आहेत. दिसतात. त्यापैकी एक पहारेकर्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशाहा नावाच्या साधूंचे थडगे आहेत. तेथे एक प्रचंड तोफीही दिसते. तेथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात महादरवाज्याच्या बाहेरील अंगास दोन दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृतीत कोरल्या आहेत. दरवाज्यावर असनाऱ्या या दोन कमळाचा अर्थ म्हनजे लिक्क्याच्या आत श्री आनि सरस्वती नांदत आहेत. श्री आणि सरस्वती म्हनजे विद्या व लक्ष्मी होय. महादरवाज्याला दोन भव्य बुरुज असून एक पंच्याहत्तर फिट तर दुसरी पासष्ठ फूट आहे. तटबंदीमधे जी उतरती भोके ठेवलेली दिसतात. त्यास जंग्या म्हनतात. शत्रूवर मारा करन्यासाठी ही बोके ठेवलेली असतात. बुरुजामधील दरवाजा हा वयव्यास दिशेने तोंड उभा करून आहे.

महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोका पर्यंत तर डावीकडे हिरकनी टोका पर्यंत तटबंदी बांधलेली आहे. महादरवाज्या पासून उजवीकडे टकमक टोका पर्यंत जी तटबंदी जाते. त्यावरून चालत गेल्यास तेथे ही तटबंदी संपते. त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोर दिंडी बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून

पन पन्नास ते साठ पाऊले चालत. अं गेल्यास तो तलाव लागतो. तो गंगासागर तलाव.

तुम्हाला शाल दिली तर चालेल का? मी एका पाया वर हो म्हटले . पूर्व संगीता point. मला शाल हा मला मोठा करून वाट ला. ते शाल college suitcase मध्ये ठेवून दिली. वापरले पात्र कडेच आहे. पुढे वाई ला विश्वकोशा चा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठी खोलीत राहात आहे.

घाटा च्या छोट्या तटावर तिथे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्या च्या उद्योगात होती.

मला मात्र राहाव ले नाही. मी सुटकेस मध्ये पुलकित शाल काढली. पन्नास पाच शा च्या नोटा काढल्या वर त्या बाईला हाक मारली. खडकी तून ते सर्व खाली दिले आणि म्हटले त्या बाळाला आधी शाळेत गुंडाळी आणि मग मासे मारत बैस.

कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामत त्यांच्या कार्यक्रमाना आहो रात्र भरती असे. प्रत्येक कार्यक्रमात सामाना ची शाल व श्री फळ त्यांना मिळत. एकदा ते मला म्हणाले, या शाळे घेऊन मी आता शालिनी म्हणू लागलो आहे. त्यांच्या मूल्या ते उपरोधिक खोत माझ्या नव्हे तर कोणा चीही सहज पणे लक्षात येणारी होती. शाल शालीन ता याचा संबंध काय? खरे तर खरी खुरी शालीन ता शाली शोभते. सुर्वे मुळा तच शाली.

शाली मुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईल. पीके ला मागे पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एकेक शाल लगेच नेऊन देईल. यावर तो शाळेत कवी मना पासून हसला. शाली मुळे शाली मुळे शालीनता येते की जाते या प्रश्ना चे माझे उत्तर जाते असेच आहे. करण्याच्या रोपांचे आपण खरे तर एक शाली जो कमवत बसण्याचा धोक्याचा मोठा आहे.

किंवा च्या आठ सहाच्या खोलीत त्यांना ठेवणे शक्य नव्हते. मग मी सगळ्या शाळांचे वाढून ते निकटवर्तीय मित्राकडे ठेवले. व त्या शाळे वापर त्याच्या वगैरे. त्याला सर्वाधिकार दिले. विचारा अंती प्रमाणे त्या ची छोटी खोली त्याने ते चालू आहे. हळूहळू सगळे अशा आणि वाटून टाकल्या. गरीब श्रमिकां ना.

ची कडक थंडी च्या दिवसात एक म्हातारा. शकतं भिक्षेकरी कट्ट्या ला लागूनच. शिर कुठे ताळमेळ बसल्या चे मी पाहिले. दुसर् या दिवशी मी दोन साली येऊन ओंकारेश्वर च्या कट्ट्यावर आलो. तो म्हातारा होता. त्याला दोन्ही शाली दिल्या ने थरथर च्या हातांनी मला नमस्कार केला. पुढे चार पाच दिवस मला काही सामान वर संध्याकाळी ओ परेश्वर ला जाण्यास पासून ली नाही. त्यानंतर मी नेहमी प्रमाणेच करत राहिलो. पण एकदम त्या भिक्षक आणि वृद्धांची आठवण आहे. तो नेहमी च्या ठिकाणी होतात त्या मुला वर चक्कर मारावी वर मी उठलो. पुलावर चालू लागलो. कुणा चं जवळपास मध्यावर तो भिक्षक आणि म्हातारा दिस ला. मी लगबगी ने त्याच्याकडे गेलो. पाहतो तो काय तिच्या गुडघ्या खाली वळून तीच कुडकुडणे तेच दीनवाणी जीने. मी म्हटले, मामा तुम्ही मला ओळखले. त्याने नकारार्थी मान हल वली.

व्हावा पाच सहा दिवसांपूर्वी मी तुम्हाला दोन शाली दिल्या होत्या आठवते. यावर म्हातारा खुला पुन्हा हात जोडून म्हणला हे भल्या माणसा तू लै मोठा. मयास्नी शाली दिल्या पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभ तील? च्या शोभे पेक्षा पोटा ची आग ले वाईट मी शाली ऐकल्या व दोन तीन दिवस पॉट भर जेवून . घेतला बाबा आमचा हे असला भिक्त जीन तुझी लै उपकार हैत बाबा. शालू ची शोभा आणि पोटा ची आग आणि अन्ना ची उब भुकेल्यास अण्णा द्यावे तहानलेल्यास पाणी द्यावे आणि हे ही जमले नाही तर भाग यांनी सामान्यांचे शाली तरी द्याव्यात. अच्छा खाली उपोषणा ची हकीकत चाळींची आहे झाली आणि येतच होता की माझी आणि ती महान कड आहे. उगीच हा द कोण अवलक्षण आहे वेल ला नाही तेव्हा खासगी झालं अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागले. पण मी कोणत्या हे तिघे मिळवतो. एक स ऐंशी कोट. रात्रं दिवस ते card माझ्या डोळ्यां पुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे. या विचाराने माझी झोप उडाली.

ओळखत नसताना कर मोर अशा सारखे निरंतर आहे. ती मला करितसे

protein युक्त पदार्थ चरबी युक्त द्रव्य वगैरे शब्द माझी आस्था वाढवू लागले. साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसते कॅलोरीज मला दिसून आल्या आणि आनंदा ची गोष्ट अशी की वजन उतरण्याच्या शास्त्रात पारंगात झ्हालेले मला रोज रचणारे भेटू लागले. इतकेच काय? परंतु जे आमच्या शाळेतील लोकांनी आमच्या उपवासा ची अवहेलना केली. त्यांनी मला diet चा सल्ला दिला.

म्हणून विचारले असता चाळीत राहतो म्हणा बटाट्या ची चाळ वूं कां वजन वाढेल. या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमीच तिरके बोलायचे म्हणजे काय. पण सोकाजींनी त्याला परस्पर नच टाकले. a idiot. सगळ्या गोष्टी joke मारटॉस नेहमी मी सांगते तुला पण चं तुम टाटा असोत मी काय काय सोडले असता? माझे वजन घटेल याची आणि बटाट्या पासून सुरूच आहे. बटाट्याचं ठीक आहे पण पथ च आणि भात सोडा एक सल्ला भारताने थोडासा लठ्ठ वायला होतो. आमच्या कोकणा सगळे भात खातात कुठे आहेत लठ्ठ तो तुम्ही डाळ सोडा काशिनाथ नाडकर्णी.

तेल आणि तळ लेले पदार्थ आणि सोडा वा मुका दिवसा झ़ोप णे सोडा. खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा बसून बसून वजन वाढतं.

सर्वांत आणि calories असतात. म्हणून प्रथम विना साखरे चा चहा सुरू केला. पहिल्या दिवशी विशेष फरक होणार नाही करत साखर म्हणजे जाहीर केले. कुटुंबा ला सारे दिवाळी तील खंडपीठा वर खायची शकतं का गेम ही. मुलांसाठी खूप काही गॉड धोड करायचं ते कर एवढेच सवलत ठेवले. पहिल्या दिवशी मला फरक जाणवायला लागला. महत्त्वाची पण तो अर्ज करणे अवघड होते म्हणून फक्त पहिलं ठेवून मधलं केला. नुसार उकडलेल्या पालेभाजी माझे खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव ती खाल्ल्या वर आला. आम्ही म्हणजे ती निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आहे. पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसर् या दिवशी व्रत मगच प्रसंगात. पहिल्या दिवशी म्हणजे कचेरी ला माझ्या वजन घट वण्याचा व्रता ची वार्ता आली होती. परंतु दुसर् या दिवशी आमच्या अंधळा ला प्रमोशन मिळाल्या ची वार्ता आली आणि त्याने सारा Section ला party दिली. diet वर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. बरे न खावे तर वाईट वाटणार बिचारा सहा वर्षांनी. eficiency mark शाळेतून बाहेर पडला होता. अच्छा च्या मिठाईत साखर न घालता साखरेत म्हणून आणि होती.

बटाटे वडे होते पण त्यात आणखी calories चिवडा असाल वनस्पतीतिला त्यामुळे आणखीन कॅलरी आणि एवढे सगळे शेवटी भाज्यांचे . च्या टोमण्यामुळे चे कोणता गोड पैशा भाज्यांची परत order दिली. शेवटी मलाही ना भाज्या ची सहावी plate उगवल्या वर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मि diet नसल्या चे सांगितल्या वर सर्वांची मला वेड्यात काढले. आणि पण खाण्या चा आणि वजना चा काही संबंध. मी कोमा एवढाच काय आपण तर आयुष्यात exercise नाही केला तुझी कुंभ रस आणि कुंभ रत्ना आहे तू सुद्धा वायू पक्षात राहिलास म्हणजे तू असाच चंद्या राहणार आपल्या हातात आहे nonsense जगदाळे ओरडला running कर Hi maam Hi ma'am तुम्हाला education विषयी माहिती आहे का? अं हो, अं education तर आपल्याला माहीतीच आहे सगळ्यांना आता खूप महत्वाचं आहे सगळ्यांसाठीच. सगळ्यांनीच म्हणजे अह शिकले पाहिजे किंवा शाळेत गेलं पाहिजे. आणि मुलगा असो किंवा मुलगी त्याने आपलं-आपलं graduation किंवा आपण degree तरी घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणखी फक्त अह म्हणजे job साठी नाहीतर आपण आपल्याला वागण्यासाठी, आपल्याला म्हणजे कुठं पण जाण्यासाठी किंवा कुठंपण अह समाजात वावरण्यासाठी पण किंवा कोणाशी कस बोलण्यासाठी पण आपल्याला,

शिवाय आता काही कामच होत नाही hard work तर कोणी जास्त करत नाही. आता सगळे जण smart work करते. सगळे जण अं घरी बसल्याच mobile वर प्रत्येक काम करतं किंवा laptop प्रत्येक काम करतं. त्यासाठी पण मला असं वाटतं की अं education हे खूप महत्वाचं आहे. जर आपण education नाही घेतलं तर, आपण अं smart work कर नाही करू शकणार. आपल्याला अह hard work करावं लागल आणि आता खूप लोक smart work लाच प्राधान्य देतात. Hardwork खूप लोक कमी करत्यात. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यांना education हे खूप महत्वाचं आहे. तसंच खूप अह गावांमध्ये की मुलींना शिकू देत नाहीत फक्त मुलांना शिकू देतात. आणखी पण असं खूप खेड्यामध्ये, किंवा अं आपण म्हणतो मुलं आणि मुलीची equality आपण बोलतो. पण अं खूप ठिकाणी अशी equality नाही आहे मुलींना. आणखी पण बाहेर शिकू देत नाही किंवा शिकायला जाऊ देत नाही. किंवा शाळेतच पाठवत नाही कारण की मुलींचं काम, मुलींना काय गरज नाही आहे असं त्यांचे म्हणणे असतं. शिक शिक शिकायचं. तर त्याबद्दल पण मला असं वाटतं की मुलींनी शिकलं पाहिजे. आणि अं म्हणजे जेवढा मुलगा समाजात वाव वावरण्यासाठी महत्वाचा आहे, तेवढा पण तेवढी मुलगी पण महत्वाची आहे. कारण जर मुलगी नसेल तर, काहीच नाही होऊ शकत असं मला वाटतं. आणखी, फक्त degree घेऊन पण अह फायदा नसतो शिक्षणाचा. त्यामध्ये जर आपण degree घेऊन आपल्याला जर काही गोष्टी आल्याचं नाही किंवा. आपल्याला कस बोलायचं, कोणासोबत कस वागायचं हेच समजलंच नाही तर, मला वाटतं की degree चा पण काही फायदा नाही आहे. कारण की सगळ्यात महत्वाचं असतं आपण कसं वागतो. Education हे आपल्या वागणुकीवरून पण समजतं. आपल्या विचारावरून समजतं. आपले विचार कशे आहेत. किंवा आपलं अह mentality कशी आहे. किंवा आपण अं कश्या पद्धतीने विचार करतो, यावर मला असं वाटतं आपले education अवलंबून असतं. खूप अह पहिले तर अह लोकांचे खूप जुने विचार होते. ते यामुळेच होते कारण की ते बाहेर कधी शिकले नाहीत किंवा त्यांना पुस्तकी ज्ञान कमी होतं आणि त्यांना आह म्हणजे अं पुस्तकी ज्ञान म्हणण्यापेक्षा त्यांना. अं जे गोष्टींचा awareness पाहिजे तिथे नव्हती. त्यामुळे खूप लोक म्हणजे, मुलींबाबतीत किंवा महिलांबाबतीत गैरसमाज हे करायचे आणि त्याना घरातच बसवून ठेवायचे. हे पहिल्या काळात खूप होतं पण आता शिक्षणामुळे आता सगळ्यागोष्टी खूप कमी झाल्यात. तरी पण मला असे वाटतं आणखी पण ह्या गोष्टी कमी झाल्या पाहिजेत. प्रत्येक खेड्यामध्ये किंवा अं जसं की UP, राजस्थान तिकडं मुलींना आणखी पण. खूप कमी अं संबोधलं जातं किंवा कमी त्यांना शिक्षण घेऊ न दिलं जात. तर मला असं वाटतं की त्यांच्या तिकडं पण शिक्षणाचे awareness आणली पाहिजेत. आणि स्त्रियांनी पण चांगलं शिक्षण घेऊन अह पुढं गेलं पाहिजे. तुम्हला काय वाटतं याबद्दल?